जावा मधील non स्टॅटिक ब्लॉक वरील ट्युटोरियलमधे स्वागत
आपण शिकणार आहोत non स्टॅटिक ब्लॉक विषयी तो कधी कार्यान्वित होतो
non स्टॅटिक ब्लॉक चे उदाहरण कन्स्ट्रक्टर्स ची आवश्यकता काय
येथे वापरत आहोत उबुंटू व्हर्शन 1110 जावा डेव्हलपमेंट एन्व्हायर्नमेंट जेडीके 16 आणि इक्लिप्स इदे 370 या पाठासाठी माहिती असायला हवी इक्लिप्स द्वारे जावा मध्ये कन्स्ट्रक्टर बनवणे
नसल्यास संबंधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या
non स्टॅटिक ब्लॉक म्हणजे काय ते पाहू
दोन कर्ली ब्रॅकेट्स मधे लिहिलेला कोणताही कोड म्हणजे non स्टॅटिक ब्लॉक
येथे सिंटॅक्स पाहू शकतो
non स्टॅटिक ब्लॉक केव्हा कार्यान्वित होतो
बनलेल्या प्रत्येक ऑब्जेक्ट साठी non स्टॅटिक ब्लॉक कार्यान्वित होतो
हा कन्स्ट्रक्टर च्या कार्यान्वित होण्यापूर्वी कार्यान्वित होतो
हा क्लासचा इन्स्टन्स मेंबर व्हेरिएबल इनिशियलाईज करू शकतो
कॅल्क्युलेशन सारखे इतर कार्यही ब्लॉक मधे करता येते
आता इक्लिप्स वर जाऊन non स्टॅटिक ब्लॉक वापरून पाहू
इक्लिप्स मधे नॉनस्टॅटिक्टेस्ट नावाचा क्लास आधीच उघडला आहे
मी आ नावाचा क्लास बनवला आहे
क्लास आ मधे प्रथम इंट टाईपचे व्हेरिएबल बनवू
टाईप करा इंट स्पेस आ सेमिकोलॉन नंतर एंटर दाबा
कर्ली ब्रॅकेट्स मधे टाईप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात आणि डबल कोट्स मधे नॉन स्टॅटिक ब्लॉक ओएफ अन इन्स्टन्स ओएफ क्लास आ सेमिकोलॉन
नंतर टाईप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात आणि डबल कोट्स मधे ठे वॅल्यू ओएफ आ अधिकचे चिन्ह आ सेमिकोलॉन
आता कन्स्ट्रक्टर घोषित करू
त्यासाठी टाईप करा पब्लिक स्पेस आ ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट्स ओपन कर्ली ब्रॅकेट्स आणि एंटर दाबा
नंतर टाईप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात आणि डबल कोट्स मधे कन्स्ट्रक्टिंग ऑब्जेक्ट ओएफ टाइप आ सेमिकोलॉन
नंतर टाईप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात आणि डबल quotesमधे ठे वॅल्यू ओएफ आ अधिकचे चिन्ह आ सेमिकोलॉन
फाईल सेव्ह करा
इक्लिप्स मधे नॉनस्टॅटिक्टेस्ट ह्या क्लासमधे क्लास आ चे ऑब्जेक्ट बनवू
त्यासाठी टाईप करा आ स्पेस आ1 इक्वॉल टीओ न्यू स्पेस आ ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट्स सेमिकोलॉन पुढील ओळीवर क्लास आ चे आणखी ऑब्जेक्ट बनवू
म्हणून टाईप करा आ स्पेस आ2 इक्वॉल टीओ न्यू स्पेस आ ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट्स सेमिकोलॉन
फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा
त्यासाठी Ctrl स् आणि Ctrl एफ11 दाबा
आपल्याला असे आऊटपुट मिळेल
जेव्हा पहिले ऑब्जेक्ट बनले तेव्हा non स्टॅटिक ब्लॉक कार्यान्वित झाला
क्लास आ च्या इन्स्टन्स चा non स्टॅटिक ब्लॉक आणि इन्स्टन्स व्हेरिएबल आ हे शून्यने इनिशियलाईज झाले आहेत
त्यानंतरच कन्स्ट्रक्टर कार्यान्वित होईल
टाईप आ चे ऑब्जेक्ट बनेल
इन्स्टन्स व्हेरिएबल पुन्हा शून्यने इनिशियलाईज झाले
पुन्हा जेव्हा दुसरे ऑब्जेक्ट तयार होईल non स्टॅटिक ब्लॉक कार्यान्वित होईल
ही प्रक्रिया पुन्हा घडेल
क्लास मधे अनेक non स्टॅटिक ब्लॉक्स असू शकतात
येथे क्लास मधे ज्या क्रमाने ते आले आहेत त्याच क्रमाने कार्यान्वित होतील
आपण हे करून बघू
क्लास आ मधे पहिल्या ब्लॉक नंतर अजून एक ब्लॉक समाविष्ट करू
पुन्हा कर्ली ब्रॅकेट्स मधे टाईप करा
सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात आणि डबल कोट्स मधे सेकंड नॉन स्टॅटिक ब्लॉक ओएफ अन इन्स्टन्स ओएफ क्लास आ सेमिकोलॉन
नंतर टाईप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात आणि डबल कोट्स मधे ठे वॅल्यू ओएफ आ अधिकचे चिन्ह आ सेमिकोलॉन
फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl स् दाबा नंतर Ctrl एफ11 दाबून कार्यान्वित करा
आपल्याला हे आऊटपुट मिळेल
असे दिसेल की पहिला ब्लॉक कार्यान्वित झाल्यावर दुसरा कार्यान्वित होईल
यानंतरच कन्स्ट्रक्टर कार्यान्वित होईल
तुम्हाला वाटेल कन्स्ट्रक्टर्स ची गरजच काय
डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर ची गरज नसते
पण non स्टॅटिक ब्लॉक ला पॅरामीटर देता येत नाहीत
बाहेरून व्हॅल्यू घेणारे ऑब्जेक्ट्स तुमच्याकडे असू शकत नाहीत
म्हणजेच non स्टॅटिक ब्लॉक हे कन्स्ट्रक्टर ला पर्याय नाहीत
थोडक्यात आपण शिकलो non स्टॅटिक ब्लॉक आणि त्यांचा वापर
असाईनमेंट बी नावाचा क्लास बनवा
पाठात शिकल्याप्रमाणे non स्टॅटिक ब्लॉक आणि कन्स्ट्रक्टर बनवा
आधी बनवलेल्या नॉनस्टॅटिक्टेस्ट क्लासमधे क्लास बी चे ऑब्जेक्ट बनवा
आऊटपुट तपासा
प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्स च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
हा पाठ येथे संपत आहे
सहभागासाठी धन्यवाद